अगं आता माझ्या बहिणीचंच लग्न आहे.

अच्छा आणि म्हणजे तुमच्याकडे लग्न कसे असते?

अगं म्हणजे अ आमच्याकडे बघ लग्नाची पद्धत कशी आहे, हुंडा वगैरे घेतात ना. नाही बाई आमच्याकडं हुंडा वगैरे नाही डायरेक्ट जेल मधेच असं आहे का? आमच्याकडे असतं हुंडा असतं आता सपोज आम्ही आता

आमेही देते न ग मुलाला जॉब वर डिपेंड आहे गवर्नमेंट वैगेरे असेल तर वीस लाख रूप हुंडा आमच कडे असत वीस लाख देयाच आणि सोना देयाच मग गाडी वैगेरे देयाच मग लग्न

हो आमच्याकडे एवढं करतात. म्हणून विचारलं तुमच्याकडची लग्नाची पद्धत वगैरे कशी आहे? नाही बाई आमच्याकडे म्हणजे मी बौद्ध आहे आमच्याकडं म्हणजे नाही का साधं करतात. हुंडा वगैरे नाहीत घेत आमच्यात हो का आमच कड़े असत म्हणजे आत हे बघ लग्न हे म्हणजे प्रत्येकचिच म्हणजे हौस असते ना न एक चांगल्या प्रकारची सगळ मोठ हुवा मग चांगली फॅमिली मिलो

हो म्हणजे तेवढं तरी असतं म्हणजे ज्याची त्याची हौस असते की नवरदेवाला काय करायचं असलं की, नवरीला काय करायचं असलं पुन्हा असं हुंडा वगैरे.

आहे आमच्याकडे हुंडा आहे, गुन्हाच आहे म्हणा घेणं कायद्याने बघितलं तर तिकडचं नांदेड जिल्ह्यात ना हुंडा ही आहे म्हणजे इकडचं पुणे आणि जार एखादा म्हणजे एखाद्या मुलीचा वडील जर अशे

गरीब असतील आणि म्हणजे एखादी मुलगी छान म्हणजे दिसायला सुंदर एडज्युकेशन वगैरे असेल ना

मोस्ट ऑफ फॅमिली छान आसेल तर हुंडा वगैरे नाही पण बाकी

ती मुलगी जर काळी सावळी असल मंग तर रिजेक्ट करतात आणि जर हुंडा हे असतंच त्या जिल्हात आणि आहेच मस्ट ऑफ भाग भागांनवर डिपेंड आहे ना नांदेड साईड म्हेणज

माझे बरोबर अली होती बघ एक लेडीज होती बघ

अगं तुमच्याकडे असतं ना पुण्यात म्हणेज हुंडा जरी नसलं तर तुम्ही म्हणजे दहा तोळे सोन वगैरे वीस तोळे सोन असं असता ना

नाही तर म्हणजे ज्याची त्याची इच्छा असती पण हुंडा वगैर नाही आजकाल म्हणजे अ अठरा वर्षांची खालची मुलगी असली की डायरेक्ट म्हणजे लगेचच म्हणजे कंप्लीट होते इथे पुण्यात तर . हं काय टेंडन्सी न्हवं टेंडन्सी असते म्हण एक माणसांची सपोज तर तिथंले जर आता सपोज लव्ह म्यॅरेज वगैरे असेल मग तसं समजूतदारपणे मागितले तरीपण म्हणजे आत्ता माझ्या बहिणीचं जे लग्न आहे ना ते लव्ह मॅरेजच आहे.

हो का, Unclar खर्च वगैरे अज्जीबातच नसेल .

अगं बाई किती खर्च उलट आत्ता त्यांचं म्हणजे फर्स्ट ला नाय का कोर्ट मॅरेज करणार आहेत आणि नंतर मग आमच्या पदतीने करणारेत ते ओपन आहेत ना. मग नंतर त्यांच्या पद्धतीने करणार आहेत नंतर एवढं सगळ आदल्या रात्री हळदीचा खर्च

खूप असत खर्च डीजेचं वगैरे खर्च

उलट तेव्हडं खर्च त्याऐवजी त्या नवरा नवरीचे अकाउंटला तेवढा बॅलंस टाकायला पाहिजे नाही त्यांच्या फ्युचरमध्ये काही तरी कामाला येईल ना तेवढी समझ पाहिजेना लोकांना इतके असेल तर हो हां ना जरी जरी काही दिले नसेलना लगेच मग टोमणेच मारणारे काय काय घेऊन आली येतावेळेस असं पण काही लोक असतात जे डायरेक्ट

मग तेच की आपली भाऊकीच असती तसं म्हणलं तर बोलायला म्हणजे ती काय केलं नाहीतरी बोलती आणि केलं तरी बोलती त्यात वाईटच काढायला असत्यात लोक . का वाईटच काढायला लोकांचे तेवढंच असते का म्हणजे बोलायला जेवढं चान्स मिळतंयना तेवढंच . तुझे लग्नाबद्दल ओपिनियन .

लग्नाबद्दल काय ओपिनियन आहेत का नाही तुझे? विचार काय ,नाही बाई .

हां नाहीये का, का गं?

म्हणजे तुझी एक चॉईस असतेना की असं मला असं लग्न करायचं आहे तसं करायचं आहे. करायचं तर थाटाचग पण आईबापाच्या पैश्याने नाहीग स्वताच्या पैशाने केलतर तर ते थाटातच होतो आई बापाला कुठं कर्ज बाजारी करून जायचंय . हो हो बरोबर बोललीस हां लहानपणा पासून आपल्यालाच सगळे हे केलंय आणि परत त्याच्याच जीवावर म्हणल्यावर कसंकाय, त्यांना पण तरी काय तर प्राऊड फील झाला पाहिजेना आपल्या बद्दल . हो आणि सेल्फ स्टेन्ड होणं हे मोठी गोष्ट आहे .का म्हणजे लग्नजरी केलं ना म्हणजे हो त्याला पण असं बोलायला चान्स समोरच्याला चान्स नाही द्यायचं की हा कुठे कमी आहे कमी आहे

आणि मेन म्हणजे हाय ना मुलींनी तर आत्ताच्या स्वताच्या पायावर उभा रहल्या शिवाय काय तरी त्यांच एक अस्तित्व निर्माण केल्या शिवाय लग्नच केलं नाही पाहिजे नाहीच करायचे नाहीच करायचे आपण माझ्याबरोबर

की लग्न झालं की म्हणतात की तू माझ्या दारात खाती मी घेतो वगैरा नाही काय असं माझच खाती तुला काय कमवती काय तू? असं बोलणं आहे

हो हो ,अपण जेवढं सेल्फ स्टेन्ड असणार ना असलं ना तेवढं छान . मग कुणाची बोलायची गोष्टच येत नाही .

हां तो उद्या नाही म्हणलं पाहिजे की तू माझं जिवावर खातीस वगैरे उलट आपण म्हणलं पाहिज तू माझ्या जीवावर खातो हो

मग तुमच्याकडे लग्नाच्यानंतर देवाला वगैरे जातात का? नाही आम्ही तसं नाही देवालाच मानत नाही आम्ही. नाही गं नाही म्हणजे असं अ फिरण्यासाठी वगैरे असं नाही नाही तसं नाही आम्ही नाही गं आम्ही देवालाच मानत नाही.

म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर आहे जिथं कुठं वगैरे कुठलं ठिकाण वगैरे प्लेस वैगेरे आवडत असेल तर तिथं जातात पण देवला वगैरे नाही जात आमच्यात अ नाही जात का म्हणजे आमच्यात असत बघ वगैरा तिकडं जातात

अ डिपेंड आहे आम्ही आमच्याकडे ते अ शनिशिंगणापूर म्हणून आहे ना. म आम्ही

आमचे म्हणजे जे अ ओपनमध्ये कसं असतं मराठ्यांमध्ये कुलदैवत वगैरे असतं ना.

हं आमच्या इकडे अ फक्त देव धर्म जास्त मानल्या जातात मोस्ट इम्पॉरटंट या देवाला जायचं त्या देवाला जायचं असंच असतं.

एक श्रद्धा असली पाहिजे अंधश्रद्धा नसली पाहिजे

ज्याचं त्याचं नेचर असतं की जसं आपले आज्जी आजोबा वगैरे जे बोलत आलेत तेच आपण फॉलो करतो.

हां म तेच की आपण कधी असं त्याचं हेच करत नाही.ना त्याचा फॉलोअप घेत नाही किंवा त्याचं

काय आहे ते कसं आज्जी बोलली हां त्यासाठी करायचं मम्मी बोलली तसं करायचं.

हो अगं पण म्हणजे कसं आहे तेवढ्यावर करून पण स्टॉप होतात. नांदेड जिल्ह्यात का म्हणजे लग्न तर एवढं थाटात करत्यात ना लग्नाचे खर्च म्हणजे खर्च साधारणपणे पाचशे जरी लोकं आले तरी किती खर्च लागतो तुला माहितीच आहे. मग डीजेचा वगैरे खर्च खर्च

पुण्यात तर ट्रेंडिंग आहे ते.

हां म्हणजे साधारणतः होतंय पण पुण्यात मोस्ट ऑफ ट्रेंडिंग ला आहे म्हणजे हार तर कंपलसरी लग्नात आहेच डीजे वगैरा

हां ते मोस्ट ऑफ एवढं खर्च अफोर्ड करायला पण जे समोरचे हं

मग नंतर लग्नात नंतर प्रत्येक तर अशी कोणती गोष्ट नाही जी लागत नाही. प्रत्येक गोष्ट द्यावं लागतं. मग काय आमच्याकडे फिरायचं वगैरे काय

आणि एक आज लग्न म्हणजे ट्रेंडिग सारखंच निघालाय म्हणजे फक्त एन्जॉयमेंट साठी लग्न आजकाल प्रत्येक लग्न हाच असतो.

प्रत्येक मुलीचं एकच म्हणजे झालं आता ट्वेन्टी थ्री झालं क्रॉस केलं की लग्न कधी लग्न कधी जॉब करियर काही नाही

म ते कसे आपले नाते पण तसे असतात ना की झाली मुलगी कुठं दिसली की झाले आलेच घरी.

हां ते पण आता माझ्या पण ताईला बघतायेत ना

आता माझ्या बहिणीचा किती सोळा फेब्रुवारीला तरी म्हणजे नवरीच्याआधी सगळ्यांची तयारी झाली हे घालणार मी हे घालणार आता पासून डान्स बसवायला पण तैयारी झाली. हळदीला

हो का? आणि मोबाईल वगैर देण्याची पद्धत वगैरा आहे असेल वाटतंय तुमच्याकडे

लॉकडाऊन पासून तर ट्रेंडिंगच निघालंय साखर पूडा झाला सुपारी वगैर फुटली

पण मोबाईल शिवाय निवांत हाय काय कोण आजकाल? हं कुठं दुसरीकडं असलं तरी

मोबाइल असं एक दोन मिंट पांच मिनटं जरी चार्जिंगला असलं तरी असे होतो डिस्टर्ब झाल्यासारखं होतो की आता काय करू कसं करू

आणि कसं आता जे ते सगळं मोबाईल वर अव्हेलेबल झालंय आणि माणसं लगेच आत्ता घरी बसूनच आता सगळ भेटतय मोबाईल वरूनच भेट्तय एवढं डिजिटल झालंय सगळं,

होणं सगळं बसूनच भेटतंय.

भाजी पण मागवायची असेल तर मोबाईल वर आजकाल पहिलं हो मोबाईलची सवय वगैरे नसती आज्जी आजोबा असतात घरीतच सगळे असं लहान वगैरे गप्पा मारत जपत बस्त्यात पण आत्ता मोबाईल आले आज्जी आजोबांकडे सुद्धा स्क्रीन टचचा मोबाईल आहे आत्ता

काय तेनी अत्ता कसं

ते कसं आहे एका अर्थाने चांगलं पण आहे एका अर्थाने वाईट पण ए ना

आपल्यला काय माहित नसते पण सात आठ वर्षांच्या बेबीला किती काय माहित असते मोबाईल मधलं आजकालना म्हणजे एक दोन वर्षाची असले तरी त्यांना यु ट्यूब बघितल्या शिवाय सुद्धा जेवत नाही काही काही हा दहा म्हणजे आपण दहा वर्ष जरी मोबाईल सांभाळत ना तेनी काय सात वर्ष पण सांभाळत नाही पण त्यांना एवढं नॉलेज असत आणि आपल्याला एवढा काय नसतो बेबी ना खूप असत.

हो इंस्टाग्राम त्यात ट्रेंडिंग ला असते . हो पहिलं म्हणजे असं वाटायचं वॉट्सप म्हणजे काय तरी लई भारी आणि आमच्या घरात पहिल्यांदा म्हणजे मी दहावी अकरावीत असताना माझ्या अंकल कडेच होता फोन स्क्रीनटचचा आणि तेव्हा क्लासमध्ये वॉट्सप ग्रुप पाहिजे होत ना म्हणजे काय होमवर्क वगैरा असेल तर पाठवायला .

तो पण असं की सारे वॉट्सप म्हणजे लई काय तरी भारीच ये वेगळं

मला तर आत्ता पण ये बघ मी ट्वेन्टी थ्री इयर्स हे हाय पण मला स्नॅप काय राहतंय हे पण माहिती नव्हतं आता जाऊन मला माहित झाला .

हो ना आता माझं पण ना

आणि मुलांना कसं अत्ता तर मोबाईल वरत सगळं आपल्याला भेटतं एंटर्टेंमेंट होतय, स्टडी ये सगळं ये पण मुलांच कसं जास्त करून ते एन्टरटेनमेन्ट वरच जातंय इंस्टाग्राम, रिल्स ,स्नॅपचॅट वगैरे पण कोणता मुलगा असं युट्युब बघून अभ्यास करत नाही आणि आपण तरी कसं होतं की पुस्तकात अपण रिडींग करून वगैरे स्वाध्याय वगैरे सोडवायचं पण आजकाल ची मुले सगळं युट्युब वर अव्हेलेबल झाले गूगल युट्युब तिथं टाकलेय लेसन चा नाव स्वाध्याय स्वाध्याय येतो उत्तर सगळ्य झाले पण त्यांचं

होय एका दृष्टिकोनाने बघितलंना तर है चांगलीच है आणि एका दृष्टिकोनने बघितलं तर वाईट आहे म्हणजे जसं आपण अ समोरची व्यक्ती वापर कर तो ना त्या वर डिपेन्ड आहै

पण तसं जास्त पण यात एवढे लहान मुले जर एवढे आहारी गेले की मोबाईलच्या तर पण त्याची पण बौद्धिक क्षमता अशी कमी होत चालली ये ना

हो अगं वापरण्यावर आहे म्हणजे आपण कोणत्या गोष्टीचा कितपत चांगलं वापर करतील हे विचार करायचा आणि कितपत रॉंग वापर करायचा ते अजिबात नाही डोक्यात घ्यायचं चांगल्या गोष्टी करून

हो म्हणजे आहे ना आपल्याकडं म्हणजे त्या मोबाईलचे फायदे होतात ना तेवढे चांगले उपयोग करून घ्यायचे हो चांगलं म्हणजे कसं चांगलं चांगलं घेतलं पाहिजे आपण वाईट कशाला घ्यायचं ना त्यातलं?

हां

हो ते तर आहे पण आपण मार्गदर्शन म्हणजे समोरच व्यक्ती करत असेल तर नको ह्या दिशेने नको जाऊ इकडून जा असं म्हणजे सांगायचे ना आपण की ती जरी

बघत असेल मोबाईलचं गैरफायदा घेत असेल तर आपण सांगायचं असं

हा त्याला समजावून सांगायचं आपणच

जे ते लोकं विचार